मंदिरावरती खूप अ देव देवी देवतांचे फोटो दिसत आहेत.

मंदिरा समोरून एक लाईटी ची तार गेलेली आहे.

अ यामध्ये एक लग्नाचे स्टेज दिसत आहे.

त्यांच्या हातामध्ये डींका ची बाटली आहे.

त्या भितीला एक दरवाजा व एक खिडकी आहे.

समोरून एक लाईटीची तार गेलेली आहे.

यामध्ये एक थियटर दिसत आहे.

क अ चित्रामध्ये एक मुलगी कपडे खरेदी करत आहे.

या ठिकाणी एक समुद्र किनारा दिसत आहे.

वरती आकाश दिसत आहे आकाशाचा कलर --

पुढे समोर दोन मुली बसलेल्या दिसत आहेत.

यामध्ये एक कन्ट्रक्शन चे काम चालू आहे.

चित्रामध्ये खूप सारे लाकडी बांबू लावलेले आहेत.

राखाडी व त्या लोखंडी बांबूचा कलर चॉकलेटी दिसत आहे.

अ त्याचबरोबर मला इथे खिडक्या दिसत आहेत त्याच्या पाठी मागे --

इथे खूप सारे गिटार दिसत आहेत.

त्या काचेच्या कलरच्या क काचेच्या खीडक्यांचा कलर --

चित्रामध्ये एक धरण दिसत आहे.

पाणी हे निळसर कलर चे दिसत आहे.

पिवळ्या व केशरी कलर चा आहे.

केसरी कलरचे अ गुलाबी कलरचे पॅकिंग आहे.

चित्रामध्ये एक बिल्डींग दिसत आहे बिल्डींग समोर--

अ बिल्डींगचा कलर पांढरा व चॉकलेटी हलका चॉकलेटी कलरचा आहे.

दरवा अ एक टेबल दिसत आहे.

डान्स करत आहेत मुलींच्या केसांचा कलर काळा आहे.

लाल व पांढऱ्या कलर चा पडदा टाक--

अ साईड ला खुर्च्या ठेवल्या आहेत खुर्च्यावरती पांढऱ्या कलरचे पडदे टाकलेले आहेत.

हॉटेल ला एक पाठीमागच्या साईट ला खूप सारे खिडक्या आहेत.

चित्रामध्ये एक रान दिसत आहे.

अ पाठीमागे एक बिल्डींग दिसत आहे.

चित्रामध्ये एक बिल्डींग दिसत आहे.

बिल्डींगला निळ्या कलरची लाईट लावलेली आहे.

पाठीमागे एक पुस्तकाचे दुकान आहे.

घरासमोर दोन ए.सी. लावलेले दिसत आहे.

त्या गाडीचा रंग पांढरा आहे.

टेबलचा कलर पांढरा आहे व त्या खुर्च्यांचा कलर काळ्या कलर च्या खुर्च्या दिसत आहे.

चित्रामध्ये एक पेपर दिसत आहे.

चित्रामध्ये एक गार्डन दिसत आहे.

एक रस्ता दिसत आहे मातीचा रस्ता दिसत आहे.

काळ्या कलरची गाडी व एक पांढऱ्या कलरची गाडी दिसत आहे.

पांढरा व राखाडी कलर चा दिसत आहे.

माणसांच्या माणसांनी एका मुलांनी केसरी कलर चा शर्ट घातला आहे.

अ बिल्डींग समोर दोन तीन माणसे चालताना दिसत आहेत.